नमस्कार
केस स्टेटमेंट इन बाश
वरील पाठात आपले स्वागत
या पाठात केस स्टेटमेंटचे मह्त्व आणि उदाहरणासहित त्याचा सिंटॅक्स समजून घेऊ
ह्या पाठासाठी शेल स्क्रिप्टींगचे प्राथमिक ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या
ह्या पाठासाठी आपण उबंटु लिनक्स 1204 ओएस आणि ग्नू बाश वर्जन 4110 वापरू
पाठाच्या सरावासाठी कृपया ग्नू बाश वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे
बाश शेल मधे दोन प्रकारची कंडिशनल स्टेटमेंटस असतात
आयएफ स्टेटमेंट आणि केस स्टेटमेंट
if एल्से स्टेटमेंटच्या जागी केस स्टेटमेंट वापरता येऊ शकते
अनेक गोष्टींमधून निवड करायची असल्यास केस स्टेटमेंटला पसंती दिली जाते
सहसा स्क्रिप्टमधील मेनूज कार्यान्वित करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो
आता सिंटॅक्स पाहू
केस स्पेस VARIABLE स्पेस इन match 1 क्लोज राउंड ब्रॅकेट्स स्पेस कमांड्स एंड सेमिकोलॉन ट्वाइस match n क्लोज राउंड ब्रॅकेट स्पेस कमांड्स एंड सेमिकोलॉन ट्वाइस एस्टेरिस्क क्लोज राउंड ब्रॅकेट स्पेस command to execute by default एंड सेमिकोलॉन ट्वाइस इसॅक व्हेरिएबल match 1बरोबर जुळवून बघितले जाईल
ते न जुळल्यास ते match n ह्या पुढील केसवर जाईल
व्हेरिएबल दिलेल्या कुठल्याही एखाद्या स्ट्रिंगशी जुळतो का ते तपासले जाईल
जुळल्यास डबल सेमीकोलन पर्यंत सर्व कमांड कार्यान्वित होतील
VARIABLEकुठल्याच स्ट्रिंगशी न जुळल्यास एस्टेरिस्क सोबतच्या कमांड कार्यान्वित होतील
ही डिफॉल्ट केस कंडिशन आहे कारण एस्टेरिस्क सर्व स्ट्रिंगशी जुळतो
इसॅक हे केस ब्लॉक पूर्ण झाल्याचे दाखवते
केस स्टेटमेंट उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ
मी caseश फाईलमधे प्रोग्रॅम आधीच लिहून ठेवला आहे
तो उघडू
उपलब्ध डिस्क स्पेस विशिष्ट मर्यादेपर्यंत पोहोचल्यावर तशी सूचना देणारा मेसेज हा प्रोग्रॅम प्रिंट करेल
ही शेबांग lineआहे
सेंटोस रेढत इत्यादी इतर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीममधे बाश चे लोकेशन वेगळे असू शकते
आधी वापरलेला पाथ binbash थेट बायनरी फाईलला निर्देश करतो
येथे वापरलेला एन्व्ह बाश च्या ख या लोकेशनचा गोषवारा देतो
शेबांग लाईनमधील ह्या सुधारणेमुळे स्क्रिप्ट कुठल्याही gnuलिनक्स सिस्टीमवर चालू शकेल
डीएफ h मुळे डिस्कवरील जागा वाचण्यायोग्य पध्दतीने दाखवली जाते
आऊटपुट सॉर्ट rk5 कडे पाठवले जाईल जे पाचवा कॉलम उलट्या क्रमाने सॉर्ट करेल
नंतर आऊटपुट ऑक फॅनआर 2 print 5 कडे पाठवले जाईल
जे दुस या ओळीचे पाचवे फिल्ड मिळवेल
शेवटी आऊटपुट कट d f1 कडे पाठवून त्यातील साइन काढेल
ही केस स्टेटमेंटची पहिली ओळ आहे
येथे स्पेस 0 ते 69 मधील व्हॅल्यूशी जुळवून बघू
हे जुळल्यास एव्हरीथिंग इस ओक असे प्रिंट करेल
पुढे हे स्पेस 70 ते 89 च्या मधील किंवा 91 पासून 98 पर्यंतच्या व्हॅल्यूशी तुलना करेल
जुळल्यास क्लीन आउट
थेरेस आ पार्टिशन थाट इस space फुल
असे प्रिंट केले जाईल
येथे स्पेस 99 सोबत जुळवून बघितली जाईल
ती जुळल्यास हरी
थेरेस आ पार्टिशन अट spaceअसे प्रिंट केले जाईल
ही केसची डिफॉल्ट कंडिशन आहे कारण एस्टेरिस्क सर्व स्ट्रिंग्जशी जुळते
येथे caseस्टेटमेंट पूर्ण झाले आहे
आता टर्मिनलवर जाऊन फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवू
टाईप चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस केस डॉट श टाईप डॉट स्लॅश केस डॉट श एव्हरीथिंग इस ओक
लक्षात घ्या तुमच्या डिस्कस्पेसनुसार आऊटपुट बदलेल
माझ्या मशीनसाठी हे 0 आणि 69 मधील व्हॅल्यूबरोबर जुळले आहे
हे एव्हरीथिंग इस ओक
प्रिंट करेल
तुमच्या मशीनसाठी कोणता मेसेज प्रिंट होतो ते तपासा
त्यानुसार कोणते केस स्टेटमेंट कार्यान्वित झाले हे तुम्हाला समजून घेता येईल
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
थोडक्यात पाठात शिकलो caseस्टेटमेंटचे महत्त्व
आणि डिस्क स्पेसच्या उदाहरणाच्या सहाय्याने त्याचा सिंटॅक्स समजून घेतला
असाईनमेंट म्हणून गणिती क्रिया करण्याचा मेनूसहित प्रोग्रॅम लिहा
हा आ आणि bअसे युजर इनपुट घेईल
बेरीज वजाबाकी भागाकार आणि गुणाकार ह्यापैकी गणिती क्रियांबद्दल विचारेल
मूल्यमापन करून आऊटपुट प्रिंट करेल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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालवितेपरीक्षा उत्तीर्ण होणा या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहेयासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
धन्यवाद